हजारो रुपये खर्च करूनही शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेऊ शकत नाही. पण त्याच्या कष्टाला दरवेळेस फळ मिळते असे नाही. शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शाश्वत कमाईचा नक्की अंदाज बांधणे कठीण असते, तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या असते. गाय, बैल, म्हैस, रेडा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाशा, कोंबड्या, शेळ्या, गांडूळ अस अनेक प्राणी शेतकऱ्यांचे मित्र असतात. सर्व पक्षी शेती शेतातील धान्य खाऊन फस्त करता. अशी एक गैरसमजुत असते काही पक्षी शेतातील धान्य खातात खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेली दाणे टिपतात. निसर्गातील नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात. पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी अमेरिकेतील लोकांनी सुंदर प्रजातीचा वंशज सापडून काढला आहे. याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासमारची समस्या करावी लागते, पिकाच उत्पादन न झाल्याने लाखो लोक मृत्यूमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.

भारत समृद्ध शेती गरीब शेतकरी शेत मराठी शेतकरी कृषी App, महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ डॉक्टर अशोक चौसाळकर. योद्धा शेतकरी शेतकरी आत्महत्या कारणे व शाश्वत उपाय शेतकरी जेव्हा जागा होतो. शेतकरी नावाचा माणूस शेतकरी राजा शेतकरी संघटना असे बरेच काही पुस्तके आहेत.

hi सौंदागनी मस्त तू कशीयेस काय चालू ए तुज मी एकदम मस्त आहे ग मी काय गावा कडेच असते का ग? अं तिथेच राहतेस का अजून? हो हो आम्ही गावातच असतो, आम्ही आम्हाला गावातच आवडतं माझ्या वडलांना तर आम्ही गाव सोडत नाहीये आहोत तू शहराकडे असते का?

किती छान ना, किती छान वाटत असेल ना शहरात रहायला एवढे सगळे विजेचे दिवे एवढे malls अं एवढया सगळ्या सुविधा उपलबध आहेत ना शहरात हो खूप छान वाटतं actually रात्री असं इतकं छान वाटतं ना रात्रीच वातावरण एकदम terrace वरून सगळ बघीतलं सगळं जग दिसल्या सारखं वाटतं आणि एवढे दिवे चमकणारे असतात आणि local train ची मजा तर तुला काय सांगू इकडून तिकडे धावणाऱ्या गाड्या बघून तर खूपच मज्जा येते त्यामुळे ना आम्ही म्हणजे तिकडून तिकडे जायचं असल्यावर सहज पाच मिनिटांचा प्रवास आहे तो बग ना पन गावाकडे अजून सुख सुविधा सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत त्याच्यामुळे चांगलं शिक्षण रोजगार मी अं nursing home शाळा कारखान्यांसाठी लोकांना पाई चालत जाव लागत ज्यांच्याकडे अं वाहतुकीच सामान नाहीये त्यांच्यासाठी तर खूप कठीण होऊन बसलय ग सगळं हो ना आता शहरामधे सुद्धा आम्ही आता आम्हाला काय वस्तू घेयची असेल किती सारे option असतात आमच्या कडे कपडे घेयची असल्यास अं सामान घेयचा असल्यास घरातलं किराणा सामान घेयचं असल्यास आम्ही mall मधे जाते mall मधे इतकी मज्जा येते ना आम्ही खेळायला खेळ पण असतात लहान मुलांसाठी, लहान मुलांना तिकडे सोडलं कि मग आपलं अपान सामान घेयचा आणि निघून येयच म तुला गावा कडे येयची ओढ नाही लागत का कधी मला तर सारख वाटत असत कि मला पण शहरात नौकरी लागावी आणि मी पण शहरात याव खूप मज्जा येत असेल या विचारांनीच मला शहरामधे येयचय अग सांगू का तुला, मला खूपच गावाची आठवण येते लहान असताना आम्ही आजी आजोबांन सोबत रहायचो आणि माझ्या आई papa च love marriage असलयामुळे ना माझ्या आजीच घर सुद्धा जवळच होत त्यामुळे मामा मामी काका काकू सगळे एकत्र म्हणजे आमचं दहा बारा लोकांच कुटुंब होत आम्ही सगळे एकत्र राहायचो इतकी मज्जा येयची माहितीये काय सांगू तुला मी हो ना आता गावात जेव्हा आपण सन अं साजरे करतो

अं एवढी लोक एकत्र येऊन ते सण उत्सव साजरे करतात एवढया साऱ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात हे हे विचार करण पण खूप मोठी गोष्ट ए कि तुम्ही सगळे एकत्र मिळून त्या गोष्टी करता तस गावात कस ग आपण फक्त नातेवाईकांना नातेवाईक असतात आणि आपण फक्त नातेवाईकांसोबत आपले सण उत्सव साजरे करतो झालं

फुलबाजा उडवायचो होळीला मग एकत्र होऊन रंग पंचमी खेळायचो एक मेकांना रंग लावायचो तसे शहरामध्ये मित्र मैत्रीणी असतातच ग पण ती मजा नसते जी नातेवाईकांमध्ये आहे नातेवाईकांमध्ये कस आपुलकी पणा असतो हम्म पण मित्र कशे कशेही रंग लावतात काहीही करून मोकळे होतात तस काहीच नसतं अग दिवाळी वरून मला आठवल माझ्या मामा ची मुलगी जी शहरात असते ती दिवाळी साजरी करण्यासाठी खास गावाकडे आलेली

तर शहरामध्ये म्हणे हम्म म्हणे अं कि त्यांच्या इथे अशे अं आपण जस अं हे फराळ बनवतो तस ते लोक एकत्र येऊन बनवतच नाही म्हणून ते ती मज्जा घेण्यासाठी ती खास शहरातून गावात आलेली कि तिला फराळ बनवायचा होता सगळ्याना एकत्र घेऊन एकत्र घेऊन मज्जा करायची होती त्याच्यामुळे तर मी तिला असच सहज प्रश्न केला कि तुम्ही नाही का शहरात अस करत तर बोलते कि नाही म्हणून शहरामध्ये एवढ्या जाती धर्माची लोक असतात तर अ ती लोक अपल्याला मदत तर करतात पण जी मज्जा आपल्या माणसांमध्ये असते ती कुठेच नाहीये हो बरोबर बोलीस, तुला माहितीये का आमचं गावाला इतक मोठं घरए घर आहेना आणि आम्हच गाव पण इतकं छान आहे एकदम निसर्गरम्य आहे इतका मोठा bungalow आहे अस छान कवलारू अस घर असत ना तस आमच एक घर आहे आणि कस मोठ घर आहे अशे दोन घर आहेत आणि घराच्या मागे आमच एका असा बगीचा आहे निरनिराळी फुलं असतात त्याच्यामध्ये विविध रंगाची फुल असतात गुलाबाची फुलएत मोगरायची फुल आहेत आणि तशे मागे अशे शेत आहेत त्या शेतामध्ये ना अन्न पिकवून शेतकरी तसं अं हे शेतकरी अन्न खातात तसच आम्ही तिकडून ते तांदूळ घेऊन आधी आम्ही जेवण करायचो त्याच्यापुढे ना अशा मोठमोठ्या दोन डोंगर रांगाएत आणि त्याच्या आधी अशी नदीए त्या नदी मधे आम्ही लहानपणी चांगलं पोहायला जायचो इतकी मज्जा येयची काय सांगू तुला किती छान वाटत असेल ना असा गावाचं पण गावच्या लोकांना माहित आहे का तुला आम्ही गावातून चित्रपट पाहण्यासाठी शहरात येतो प्रवास करणायसाठी कुठे जाण्यासाठी आम्हाला शहरात येवा लागत काही वेळ गावाकडे अश्या सुविधा उपलब्धच नाहीयेत आता गावाला आपले आपल्या गावाला तर चित्रपटाचेगृह अं नाहीच आहेत कुठे त्याच्यामुळे अश्या ज सगळ्या गोष्टी करायच्या असतील तेव्हा शहाराकडेच येव लागत आम्ही इथून धान्य, फळ, भाज्या घेऊन अ शहरात अ येऊन तुम्हाला देतो पण अ शहरात तुला अस भाज्या वैगरे मिळतात का अस निट हो मिळतात पण ते कस अस्त ना माहितीये अस म्हणजे त्यामुळे आजार होतात तेच chemival वैगरे वापरत असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात आणि त्यामुळे ना ते कस खाल्यावर आपुलकी पणा नाही वाटत आणि महाग सुद्धा असतात ते शेतकऱ्यांकडून कमी भावात विकत घेतात आणि आपल्याला जास्त भावात विकतात त्यामुळे ते कस शेतकऱ्यांना नुकसानच होत त्याच त्यामुळे शेतकरी अस बळी पडत्यात तसा दुष्काळाला बळी पडत्यात तस ते आत्महत्या करायला लागलेत अं कर्ज काढतात आणि त्यांचा जास्त कर्ज त्यांना फेडावं लागतं त्यामुळे ते ते आत्महत्या करायला लागलेत सोड ना, आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली गावाबद्दल तर गावच्या लोकांचे जे विचार आहेत ना ते अजूनही जुन्य काळातलेच आहेत कारण माझ्या अं माझ्या मैत्रिणीनं सोबत अस झालं कि तीच जे प्रेम होत ते मराठी मुलासोबतच होत पण आपल्या मधे कशे जाती आहेत तस वेगळ्या जातीचा होता तो

लोकांवरती जास्त कल आहे कि समोरचा काय विचार करेल आपल्या मुलीचं कुठे भवितव्य आहे किवा मुलाचं कुठे भवितव्य आहे याच्या पेक्षा जास्त लोक काय बोलतील किवा गावातली लोक काय बोलतील याच्याकडे अं लक्ष दिलं जात जास्त तसं शहरात नसतं ना ग?

त्यामुळे त्यांना अस वाट कि अरे शहरातला मुलगा आहे शहरातली मुलगीए कि माझ्या मुलीला मुलाला नीट ठेवेल का नाय लग्नानंतर काही त्रास देईल का तू गावातली आहे तुला हे येत नाही तूला असेच कपडे घालावे लागतील तुला पूर्ण अस साडी बिडी नेसावी लागेल तुला गावातलं सारख लोकांचं जेवण आलाच पाहिजे अस असा विचार करतात त्यामुळे त्यांना अस वाट कि ती सुखात राहणार नाही तो मुलगा हिला सोडून देईल मग त्यांच्या घरच्यास sport होईल मग हि इथेच येऊन पडेल मुलीला त्रास होईल त्यामुळे त्यांना अस वाटत कि नको कि अं कश्याला उगाच त्रास लग्न करावं हो ना अग मी अस एयकलय कीं शहरामध्ये प्रदूषण खूप जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे लोक ग्रामीण भागात येत आहेत कारण अ ग्रामीण भागात प्रदूषण कमी असत गर्दी कमी असते

जायच्यामुळे प्रदूषण होतय तस गावात प्रदुषण नाही आहे

आजकाल आहे ना आता काल परवाच आपल्या गावात builder आला तर त्याला आपल्या गावचा काला पालट करायचा आहे अं हा बरोबर आहे पण कस असत माहितीये का गावांमध्ये कोणती सुविधा उपलबध नसते तर दवाखाने आहेत दवाखान्यातले तर डॉक्टर नसतात डॉक्टर असले तरी ते लक्ष नाही देत आणि मोठ मोठ अस म्हणजे bus सुद्धा अं time त्यांचा match नाही होत bus येतात जातात कधीही येतात कधीही जातात त्यामुळे अस वाहनांची हे नाहीयेत उपलबध नाहीयेत काही

खूपच emergency आली म्हणजे आजारीच पडला रात्री बे रात्री तर तो काय करनार कुठे जाणार शेवटी तितेच जीव सोडायला लागणार

हो येईन मी नक्कीच येईल हा कधीतरी तुमच्या गावी हो हो नक्की ये चल मग बोलूया आपण नंतर हो हो चल चल ठेवते मी phone

Hi Hi आवाज येतोय

तू कसा आहेस मस्त. कुठे बाहेर फिरतेस का? नाही. कंटाळा आलाय. मी जाऊन आली बाहेर.

आज मस्त मस्त मी खाल्लं चौपाटीला.

Chinese veg chinese किती वेळा सांगितलं junk food नको खात जाऊ. ऐकत नाही तू. You know ना? मला खाणं म्हणजे you know everytime, मला फक्त खायचं तू वस्तु दे काही असो. chinese अं हम्म eat healthy ना हा Sandwich चं खायची त्याच्यापेक्षा veg sandwich veg beans with अं bread असं काहीतरी खायचंस ना healthy food तुला माहितीये माझी बहीण पण माझ्यावर बरेचदा वैतागते.

Hygienic पाणीपुरी कुठून येतं?

आणि त्याच्यानंतर आमच्या आमच्या दोघांची pillow fight झाली होती. कारण त्याच्यामध्ये काही taste नसलं असेल. नाही taste होती पण ती तिला पाहिजे तेवढी नव्हती. हा but ठीक आहे, आता actually मी तसं काही हे खात नाही फक्त माझे आवडते foods आहेत ना.

ते फक्त खायचं yeah even i make chinese in a house only

Lockdown ने lockdown मध्ये म्हणजे त्यांनी अं lockdown नी शिकवलं वाटतं तुला?

how to अं तसं cooking मला थोडंफार आधी येतं होतं. त्याच्यात नंतर पुढे in the end अं implement केली अजून. त्याच्यामुळे चा Chinese वैगरे हे सगळे item सुद्धा घरी. हा नाहीये तेवढी चटपटी taste नाहीये बाहेरच्या एवढी कारण मीठ आणि अजिनोमोटोचा फरक पडतो.

हम्म तुला तर माहितीये म अं जेव्हा जेव्हा मी कुठे बाहेर असतो ना, एकटा असतो ना आणि माझ्यासाठी cook करत असतो, तेव्हा तर मी direct फक्त black salt वापरतो जेवणात. सैंधव मीठ. So hygenic

हम्म even अं माझं oil सुद्धा rice brand oil use करतो मी Rice brand oil nice?

मी start केलं होतं ते अं पण ते सगळ्यांच आवडतं असं नाही. हा म्हणजे actually काय आहे ना आपण जेवणामध्ये आहे ना different oil use करायला पाहिजे.

आपण एकचं अं तेल select करतो ना oil select करतो कधी आपण अं शेंग तेल वापरतो कधी sunflower oil हा हे सगळं refined oil आहेत ना

शेंगतेल कोण प पहिल्यासारखं वापरत नाही. हम्म otherwise तुला माहितीये तुला माहितीये म्हणजे मी healthy food च्या नावाखाली really सगळं food healthy करून टाकलेलं होतं फोडणी सुद्धा तुपाची द्यायची. Wow

मस्त यार yeah चवचं वेगळी लागायची पण साजूक तूप आणि मिठाची ऐवजी सैंधव हिंग पण हिमालय हिंग वाला होता काळा कढी तर खूप

Awesome आणि तुला माहितीये माझं चटोरेपणा मला कढी फक्त मारवाडी yellow रंगावर आवडते. बाकी कुठल्याचं रंगात कढी नाही आवडतं जास्त

अं नाही try करायचेत अं कर एक number असतो दालबाटी चुरमा काय म्हणतोस स्वतः तर घेऊन नाही देत. हम्म जाऊयात ह्या sunday ला हम्म

मी म्हंटलं तुझं sunday आलं.

कुठल्या तरी गोष्टीचं exhibition असते, काही तरी अजून काही तरी असतं नाही तर कधी तरी flower exhibition असतं, नाहीतर अजून काहीतरी होतं आणि मग मी गायब होतो. तेच काय राहिलं थकलीस का बाहेर जाऊन जाऊन अरे नाही झोप येते मला अं जांभळ्या येतात दिसताहेत अजून काही विशेष अं म्हणजे आवाज जातोय तसं हो असं जाणवतयं की आता कुठल्याही second ला तुला मी झोप म्हंटलं तरी लगेच झोपून जाशील अंगाई गायची सुद्धा गरज नाहीये.

by the way

हम्म मध्ये माझ्या बहिणीला आईने चांगली अंगाई गायली होती, बिचारीची झोप उडून गेली होती आठ दिवसाची म्हणजे काही नाही गं मैत्रिणी मिळून बाहेर गेल्या असचं खादाडलं आणि नंतर आल्यावर acidity झाली, मग काय आईने तिला चांगली अंगाई गायली, बिचारी रात्रभर जागीच होती. तिला पण अं सगळंच fast food एकावर एक पावभाजी, पिझ्झा पावभाजी, पिझ्झा आणि वरती pastries

आणि वरती आईला वरती आईला म्हणत होती आता कसं acidity होते म्हणून जलजीरा घेते पाणीपुरी पाणीपुरीचं पाणी मग काय हम्म मग सगळं junk food एकत्र झाल्यानंतर आईने काय करायला पाहिजे, आईने तेच केलं आणि बिचरीला दुसऱ्यादिवशी अं breakfast ला आम्ही सगळे अं पोहे खा sorry मिसळ खात होतो आणि आणि तिला salad ठेवलेली होती खायला. ती किती चिडली असेल. healthy hygienic पूर्ण लफडाचं झाला असेल घरात

हो ना हे बघ, तुला हेच करून मजा येते. काय? चिडवायचीच कामं येतात तुला. आवाज थोडा मोठा ठेव ना ऐकू नाही येत आहे. म्हंटलं चिडवायचचं कामं होतं तुला अजून काय. Obvious चिडवायची कामं खूप छान येतात आणि आवडतात पण.

समोर चिडणारी लोकं असतील तर चिडवायला अजून मजा येते. हम्म आता तुला एक अं आज like a तुझी hygienic मच्छी कढी

हे कसं असतं Obvious बाहेच्या सारखी नाही मसाले सगळे घरातले पण hygienically जास्त जास्त wash करून हा ह्यांना काही taste मिळत नाही जास्त